आणि डेकोरेशन गेट वर अह गेट वर लावलेल ब लावलेल आहे आणि बर्थ डे पार्टी च --

आणि मंदिर च बाजूला एक बिजली च आणि लाइट च खंबा दिसत आहे आणि काही बोर्ड दिसत आहे आपल्याला.

टाकला आहे आणि आपल्याला पाणी चे टेम्प दिसत आहे आणि एक ग्लास सुद्धा दिसत आहे ते गुलाबी रंगाचा आहे.

अह आणि पूल हे ज ज जमी जा पूल हे ची जमीन आणि ते लोहाच बॉर्डर दिसत हाय.

काही बोर बोरे दिसत आहे काही बोर सफेद आणि काही रंग सफेद अह कत्ति कलर चे दिसत आहे काही लोक दुकानासमोर उभे आहे.